ऑफिस मधल ऑफिस आहे ऑफिस मध्ये जे कॅबिन आहे प्रत्येकाचे वेगवेगळे सेक्शन करून दिलेले आहे तिथ चार्जर आहे चार्जर लावण्यासाठी जागा आहे एलेक्ट्रिसिटी पुरवलेली आहे वरती फॅन आहे.

कोंबड्या-कोंबड्या ज्या बॉयलर कोंबड्या असतात त्यांचं हे फार्म आहे. त्या कोंबड्या इथं बंद करून ठेवलेले आहे या सगळ्या बॉयलर कोंबड्या आहे.

बटाटे आहे. बटाटे हे नेमके शेतातून काढलेले आहे. बटाट्यावरती माती जी आहे शेतातली जी माती असती जमीनीवरची त्याच्या आतमध्ये बटाटे असतात ते ती माती अजून बटाट्याला तशीच लागलेली आहे.

रॉयल एन्फिल्ड चा हे शोरूम आहे ज्या बुलेट विक्रीसाठी ठेवलेली आहे त्या आहे एक ब्ल्यु कलर ची आहे एक रेड कलर ची एक ब्लॅक दोन ब्लॅक कलर ची आहे काच आहे.

कांदे बटाटे टमाटे लसूण हे असं विक्री सुरू आहे आणि तिथे टू व्हीलर दि--